या चित्रात आकाश बायज्यूस चे ऑफिस आहे. यात आकाश बायज्यूस चे अह पोस्टर लावलेले आहेत. अह--

लोखंडाची रो तिथे दिसत आहे व सर्व पत्रांचा शेड आहे अस दिसून येते.